एक मुलगा त्याचे हेयर कट करत आहे मागही एक मुलगा दिसत आहे लायटिंग लागलेली आहे.

विकताणी दिसत आहेत साइड मध्ये --

इथं आपल्याला निळं पाणी दिसत आहे.

लावलेले आहे रांगेत एकामागे एक लोकांच्या बसण्यासाठी व्यवस्था छान केलेली आहे या हॉलमध्ये लग्नासाठी --

जेजस ची फोटो दिलेली आहे ठेवलेली आहे दिसतही आहे जी आपल्याला सिम्बॉल दिसत आहे प्लस सिम्बॉल .

या कोचिंगच नाव स्पीड एम.पी.एस.सी. क्लाससेस आहे.

खूप सार कचरा दिसत आहे आपल्याला इथ काही इलेक्ट्रिक आहे.